इथ खांबे उभे केले आहेत सीमेंट चे.

इथ मोटार गॅरेज नाव आहे एम मोटार गॅरेज --

इथ वरती पिवळी पिवळी घरांसारख काहीतरी दिसत आहे खूप दूर टाकीही आहे.

दरवाजा ही रंगीत केलेला आहे.

डेडर गाव तलाव सारखं दिसत आहे नैसर्गिक वातावरण खूप छान पैकी--

इकड गाडी धरून आहे गाडी धरून एक बाबूजी उभा आहे अस वाटत आहे पण ते तस नाही गाडी फक्त तिथ लावलेली आहे अन ते चित्र आहे.

दुकानात खूप छान पैकी माल ही असेल अस दिसत आहे दुकानाची विक्री ही चांगली होत असेल मधी दुकानदार दिसत नाही.

वरती हे काही कोबी टांगलेले आपल्याना दिसत आहे खूप छान पैकी --

तिथं गार्डन तयार करण्याची शक्यता आहे बाजूला बिल्डिंग ही आहे झाड ही दिसत आहेत.

त्याजे खूप सिक्स पॅक ही दिसत आहेत छान पैकी त्याने बॉडी ही बनवलेली आहे.

लग्नाच माहोल खूप छान पैकी दिसत आहे बाजूला बाया ही दिसत आहेत फूल वगेरे खूप छान पैकी लावलेले आहेत.